हे एक दुकानाच्या बाहेरच चित्र आहे अ ज्या मध्ये वेग-वेगळे फुल मुर्त्या आणि खुप काही--

नदीच्या बाजूनी हिरवी गवत आहे आणि नदीच्या काठावरून दगड ते आहेत दगड सगळे पांढर्‍या रंगाचे आहे.

टॉप ठेवलेले आहे. आणि एकाच साइड नि सॅंडल हील्स चे साधे सगळे ठेवलेल आहे आणि हे खूप छान पद्धती ने ठेवलेले आहे.

आणि वेगवेगळे रंगाचे फुलांचे गुच्छे हे छानपैकी लावलेले आहे अस सुंदर वाटत आहे.

हे एका नजि या खूप मोठी नावी आहे आणि त्या नावीमध्ये खूप प्रवासी-प्रवास करत आहे आणि पाखऱ्यांचा थवा--